अच्छा अच्छा म्हनजे ते करू देता का?

चांगलंय रे चांगलंय रे ब अश म्हनजे त्यांचं त्यांचे काहीतरी आपल्याला हे घ्याव लागत का?

आनि त्यांला म्हनजे त्यांला सांगावं लागत का? आम्हाला

photo वगैरे काढायचा असलं ना तर ते जे शंभर म्हनजे आपलं जे औरंगाबादची जी महानगर पालिका आहे ना तिकडचे जे पर्यटन स्थळचा जो विभाग आहे ना हां त्यांच्याकडे जाऊन ए न काय करावं लागत अं त्यांना म्हनजे परवानगी घ्यावी लागते की sir आमचं अस अस म्हनजे लग्न ठरलय तर आम्हाला इथे अं photo shoot करायचं होत तर मग ते अं देता का बाबा ठीक ए बाबा तुम्ही अश्या अश्या वेळेसाठी एक चार ते अं समजा एक ते दोन किवा तीन ते चार एक किवा दोन तासासाठी ते photo वगैरे काढू देता माहितीय का? चांगलंय रे

येऊ ना आपन येऊ ना मी येतो ना मी माझे एक, दोन मित्र घेऊन येतो तिकडे तू काळजी नको घेऊ मी आलो ना तिकडं तू सांग अरे राहायचं काय ए hotel मादी एखाद्या hotel मध्ये राहून घेईल मी त्याच काही tension नको घेऊ तू hotel च काही नाई बाबा एवढं मोठं घर आहे यार आपलं एवढं मोठं घर असल्यावर तुला नाई रे चांगलं चांगलं नाई वाटत न ते भावड्या नाई नाई नाई आस थोडी काई ए एवढं मोठं घर

उलट सुलट काही बोललं तर म उगाचच वडील मारायचे तुझे अशे कशे मित्र आहे दादा तर नकोच मला तरी वाटत नाई नाई त्याच्यात काही नाई म माझ्या मित्राच पन इथे समर्थ नगर माहितीय का तुला?

तू मागच्या वेळेस अल्ता तेव्हा बघ आपन KFC ला गेल्तो मीराबा बाजार आठवत का?

त मग एना त्याच्या बाजुलाच एना समर्थनार्थ नगर तर तिथं आपल्या म्हनजे मित्राचीच hotel ए

अं शगुन म्हनून काही तरी नावे द्या वाटेल तर तर मग राहण्याची सोय करून देऊ शकतो मी काही विषय नाई माहितीय का? ठीक ए चालन ना मी माझ ठरलं की तुला सांगतो चाललं ना चाललं ना तू मला म्हनजे सांग कधी येशील काई नाई त मग आपन बघू ठीक ए

चाललं चाललं कर थोड्या वेळानी phone अं

हो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 या सोबतच औद्योगिक आणि निवासी इमारतींमुळे निवासी विभागात ध्वनी प्रदूषण होऊ शकते. यांमुळेच मनुष्य किंवा प्राणी जीवनाच्या कृती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 आवाज करणारी यंत्र सामग्री असो किंवा इत्यादि गोष्टी लोकांचा गोंगाट असो वा त्यांचे आवाज असो. या व्यतिरिक्त गाड्यांचे horn, siren फटाके

विविध medium मुळे आवाजाचा गोंगाट वाढलाय आणि त्याचा विपरीत परिणाम ही आपल्याला दिसून येत आहे. मनुष्य असो, प्राणी किंवा यांत्रिक पर्यावरणामुळे निर्माण झालेला मर्यादे पडीत कल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

आणि निवासाचे ठिकाणे एकमेकांना लागुन असल्यास निवासी भागात ध्वनी प्रदूषण ही जाणवते. आता आपण जाणून घेऊया decibel म्हणजे काय? आपण बऱ्याच ठिकाणी बऱ्याच पुस्तकांमध्ये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 बेल ह्यांचे नाव दिले गेले. Decibel हे घातांकीत एकक असून दर दहा DB आवाजाची तीव्रता दस पटीने वाढते. आता आपण छोटसं उदाहरण घेऊया. उदाहरणार्थ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

ध्वनीची पातळी वाढली की माणसांमध्ये ताण वाढून हृदयाची धडधड वाढते, रक्तदाब वाढतो आणि हृदयाचे विकार देखिल जडू शकतात. तसेच माणसाचे लक्ष्य विचलित होते,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 अन्न मिळवण्याच्या पद्धतीत सुद्धा बदल होत आहेत. आणि यामुळेच काही प्राण्यांचा मृत्यू होऊ शकतो. प्रजनन क्षमता व दिशा ओळखण्याची क्षमता यांच्यात सुद्धा यामुळे बदल झालेला आहे. काही प्राणी, पक्षी हे कायमचे बहिरे देखिल झालेले आहेत. ध्वनीची पातळी वाढत राहिल्यास त्या भागातील प्राणी अधिवासाची जागा बदलतात. आता हे ऐकून तुम्हाला आश्चर्याचा धक्का बसेल असे आढळून आले आहे की काही पक्षी दिवसा ऐवजी रात्री गातात. कारण या वेळी परिसर शांत असतो आणि त्यांचा आवाज जोडेदा प जोडीदारा पर्यंत पोहचू शकतो. वाढत्या नागरिकीकरणामुळे ध्वनी प्रदूषणात देखिल वाढ होत असते. रस्त्यावरील वाहतूकीमुळे होणाऱ्या ध्वनी प्रदूषणाची पातळी ध्वनी अडथळे उभारून, वाहनांचा वेग मर्यादित ठेवून, रस्त्यांच्या पृष्ठ भागांमध्ये बदल करुन, जड वाहनांवर मर्यादा घालून किंवा tire च्या रचनेत बदल करुन ही कमी करता येतो.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

व फटाक्यांचा वापर टाळून ध्वनी प्रदूषणाची तीव्रता कमी करता येते. जागतिक आरोग्य संघटनेच्या सांगण्यानुसारच, ध्वनी प्रदूषणामुळे आरोग्यावर गंभीर परिणाम होत आहेत.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 भारतात श्रवणयंत्रणांची गरजही वाढली आहे. गाड्यांचे horn आणि तारस्वरातील गाणी, संगीत हे ध्वनी प्रदूषण वाढण्याचे सर्वात मोठे कारण आहे. ज्या लोकांची श्रवणक्षमता आधीच कमी आहे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 उदाहरणार्थ पुणे, मुंबई, बॅंगलोर, दिल्ली, कोलकत्ता अशा ठिकाणी. जागतिक आरोग्य संघटना म्हणजेच WHO नुसार जगभरात सुमारे दीड अब्ज लोकांची श्रवणक्षमता कमी आहे.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 जागतिक आरोग्य संघटनेच्या मते हे प्रदूषण रोखण्यासाठी वेळेत कठोर पाऊले उचलली नाहीत, तर येत्या काळात ही एक मोठी समस्या बनु शकते.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 गरिबीमुळे किंवा अन्य कोणत्याही गोष्टींमुळे ते ती उपचार घेऊ शकत नाही. त्यामुळे आपण काय करु शकतो? सरकार त्यांच्या वेगवेगळया योजना, नियम राबवत असते, पण त्याचे पालन करणे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 शाळेच्या बाहेर असो, दवाखान्याच्या बाहेर असो तिथे गाणी लावून जोरजोरात, मोठ्याने नाचताना दिसतात, DJ लावतात यामुळे अनेक छोट्या मुलांना, तरुणांना, गरोदर स्त्रीयांना,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

ते करणे गरजेचे आहे. तुमच्या आणि आपल्या एकजूटीने आपण हे ध्वनी प्रदूषण रोखवू शकतो. आणि आपले कान, आपली आवाज ऐकण्याची क्षमता कायम अबाधित राहु शकते. त्यामुळे सगळ्यांनी एकत्र येऊन इथे हातभार लावणे गरजेचे धन्यवाद! hi रेणुका hello सोनल

काही नाही ग बसले होते news बघत होते. हो का कशावर mobile वर का? हो phone वर काही TV वर काही चांगले यार mobile आल्या पासून mobile वर काही करू शकतो हा एवढं मात्र आहे हा आता तुझी आठवण आली मला की मी तुला लगेच call करू शकते. ते video call करू शकते आणि बोलू शकते अं म्हणजे जेव वाटल तेवा आपण एकमेकीला बोलू शकतो न हम्म बर झाल यार मोबाइल काडल न मोबाइल नस्त आल त कस झाल अस्त अपल यार आपल्याल बोलता पण नसता आला अस्त सहा सहा महिने आपण बोलो नसतो भेटलों नसतो तेच ना तेच ना भेटू पण शकतो आपण फोन वर आता direct vediocall करून बोलू शकतो आपण बघू शकतो एकमेकीला

मोबाइल नसता तर काय झाल असतं यार म्हणजे आपण एकमेकीला बघू शकलो नसतो बाहेर देशातून पण बोलू शकतो फोनवर म्हंटल्यावर विचार कर ना फोन किती उप उपयोगी हे

फोन जेवड़ा चांगल आहे तेवढा वाईट पण आहे बर का काय म्हणलीस म्हटलं फोन जेवढा चांगल आहे तेवढा वाईट पण आहे

आता एकंधी गोष्टी जेवढी चांगली असते तेवढी वाईट तर असतेच ना नेमकं आता कसहे न लोकाला त्याच addiction खूप झाल आहे लोकाला मोबाइल हातात असला कि ते बाजूच्याला पण बोलणार नाही

त्या व्यक्तीला आपण मोबाइल मूळ बोलू पण शकत नाहीये आपण एवढं त्या मोबाइल च्या असं आपल्याला मोबाइल एवढा हे झालाय आपल्यावर काय म्हणतात ते हा हावी झालाय खूपच ना काय जे बघावं ते मोबाइल मध्ये status बघत कुणी status ठेवत कोणी videos बघ

तेच माझ youtube चालु असत मला cooking चा आधी काहीच येत नव्हतं मी सगळ फोन पासून शिकले माहिती आहे का cooking करण बऱ्याच गोष्टी नाही का आणि आपल्याला एखांद समजा अह कुठ जायचं असेल आपल्याला रस्ता नसेल माहित तर आपण मोबाईलचाच use करतो ना google map बरोबर बोललीस अरे त्या गोष्टी आपण मा TV काय म्हणते एखांदी movie बघू शकतो serial अरे हर एक गोष्ट youtube मध्ये आता काहीच काहीच बघायचं म्हणजे आता TV चा विषय नसतो नाही का मग आपण एखादे कुठे गेलो आणि आपल्याला असं वाटलं आपली serial राहिली आपण लगेच उद्या घरी येऊ आणि त्या serial चा episode आपण ते मोबाईल वर बघू download करून म्हणजे काही हेच नाही ना म्हणजे काही आपल जाऊ शकत नाही जे आपल्याला बघायचा राहिल आणि आपल्याला माहीत राहत आपण कुठे गेलो कुठे आलो घरच्यांना माहित असतं. आपण तर सध्या फोन म्हणजे दुसरा हात आहे आपला मग मोबाईल आहे म्हणून आत्ता कसा आपण secure राहतो एक प्रकारे खरं आहे की नाही सांग म्हणजे आपण कुठे हरवून पण शकत नाही काही नाही कुठे जायचं तिथे जाऊ शकतो येऊ शकतो आणि परत कोणत्या place ला फिरायला जायचं असेल त्याची information आपण पहिलेच काढू शकतो.

ना आपल्याला नाहीतर आपल्या असत तर normal class असला तर अरे लवकर आवरा अर्धा अर्ध्या तासाच्या आधी आवर स्वतःचा आवरा मग त्या class साठी अर्धा तास जायला लागतो. परत तिथे जाऊन बसा मग सरांची वाट बघा मग सर येतील मग ते शिकवतील मग परत येण्याचा timing लागतो मग ते कुठ पुरत ग त्यापेक्षा सर direct online येतात online class जेव्हा चालू झालाय आपल्याला माहीत होऊन जातं लगेच online class join पण करतो घरी बसल्या बसल्या शिकन होत आपल पण एवढ आहे की मोठ्या मुलांसाठी फायदा आहे पण लहान मुलांच तेवढच नुकसान आहे. हो ना ग डोळ्यांना बघ ना कार्टून बघतात चोवीस तास फोनवर असतात लहान मुल तर games वगैरे खेळता जेवढं चांगलं घेता येईल माणसाने तेवढं फोन पासून घ्यायला पाहिजे. पण वाईट गोष्टी पण काय म्हणतात attach करतात

याही मात्र लहान मुलं जास्त mature होत आहेत कसं झालं माहिती आहे का मोबाईल आल्यापासून ना की जे लहान मुल आहेत ना खूप mature झालेत बघ. ते तर आहेच त्यांची बुद्धी sharp झाली हा आपल्या वेळेस आपल्याला काही कळायचं नाही म्हणजे आपण आपल्याच धुंदीत रहायचो नुसत आपण मस्त खेळायचो वगैरे बाहेर जाऊन आजकालची मुलं बघ ना तू नुसत मोबाईल मध्ये game खेळत असतात. काय भेटत यार गेम खेळून दर दिवसा अगं पण त्यांच mind sharp होतं ना त्या game ने त्यानेच तर कुठे game ने mind sharp होतं सांग बरं यार तुला माहिती आहे का अरे बाहेर जा तू मुलांना खेळायला सोडशील ना त्याच्या एवढा मोबाईल मध्ये त्याच्या दुप्पट बाहेर गेल्यावर खेळायला sharp होत mind माहिती आहे का आणि परत plus exercise पण होते शरीराची आता आजकाल मुलं मोबाईल नुसतं घरी बसून खेळतात बाहेर जात नाहीये त्यामुळे ते कसं कसलं बाहेर माझा भाऊ तर तुला सांगते पाऊल सुद्धा टाकत नाही माहिती आहे का नुसतं फोनवर नुसतं फोन पाहिजे त्याला game फोनवर सगळ फोनवर बाहेरचे खेळ मैदानी खेळ तर विसरूनच गेलाय तो आणि कस आहे ना मैदानी खेळ खेळतो ना आपण जेव्हा तेव्हा कस exercise होते आपल्या body ची एक प्रकारे आणि ते खूप important असतं लहानपणी तर खूपच जास्त important असतं.

पहिले अस असायचं का बघ. पहिले अस नव्हतच. तसंच नव्हत.

चांगलं पण आहे नाही का पण तेवढाच करू तसा फोन आहे. हा जसा आपण वापरतो. तू हे खरं बोललीस, तू जसा करशील वापर तर जर आपण चांगला use केला अभ्यासासाठी म्हण. काही शिकण्यासाठी म्हण. खूप छान आहे मोबाईल आणि हा अह आणि कमी वेळे कमी वेळेसाठी use करायचा तर दिवसभर पण नाही असं लगेच त्याच्यातच राहायचं हे काही समजलं तरी ते चांगल आहे बर असं पण नाही की म्हणजे तू लगेच हे मोबाईल आणि game वगैरे खेळशील काही misuse करशील तर मग ती चांगली गोष्ट नाही मोबाईलची वाईट आहे ती गोष्ट पण ते आहे

cooking यायला पाहिजे ना cooking नाही आलं तर आपण youtube ला लगेच बघू शकतो कोणती पण भाजी बनवायचे असेल काहीपण पदार्थ बनवायचे असतील. तेच ना आता मोठा तेवढा मोबाईल आता result पण बघ ना तू results असो आपल्याला एखादा documents असो काही असो आपण फोनवर direct online सगळं भरून घेऊ शकतो. आज-काल फोनवर बिल भरता येतात सगळं recharge करता येतात सगळं येत ना फोनवर करता जे नाही ते फोनवर येतं. हा तेवढा आहे मोबाईल recharge पण आपण मोबाईल वरणच मारतो phone rechargeTV चा recharge सगळेच आज काल online च आहे बँकिंग पण banking पण online झालीये

हा ते तर आहेच आजच मी hospital ला गेले होते पण माझ्याकडे पैसे कमी पडले द्यायला आणि मग लगेच माझ्याकडे google pay होतं मोबाईल सोबत होता लगेच मी google pay केला म्हणून मला tension च नाही आलं ना नाहीतर एखाद्या वेळेस आपण कुठे गेलो आणि आपल्याकडे पैसेच नाहीये extra पैसे लागले कुठे गेल्यावर किती problem यायचा पहिले बघ.

मी लगेच google pay केलं आणि झाला माझा problem sort out मला कोणाला काय म्हणजे बोलवायची गरज नाही पडली. फोन जरी चोरी केला गेला तरी काहीच problem नाही बघ ना आपण इकडून बँकेत direct फोन करून सांगू शकतो. बबा सगळं बंद करा. माझा फोन चोरीला गेलेला आहे म्हणून सगळेच बंद होऊन जातं विषयच नाही कोण हा तेवढ आहे आणि आपण मोबाईल की मोबाईल चोरीला गेला तर मोबाईल track करु शकत नाही आपलं जर GPS location on असेल

system आहे म्हणजे आपला मोबाईल चोरी पण झाला तर आपल्या लगेच मिळतो आणि एवढ आहे की आपल्या बँकला पण काही हानी होत नाही कारण आपला password वगैरे कोणाला माहित नसतो बघ त्यामुळे चांगला आहे यार online काम किती छान आहे. मोबाईल मुळ ना सगळ अस जगाचं जवळ आल्यासारख झालय बघ हो ना ते पण आहे चालतय मग bye नमस्कार आकाश तुम्ही कसे आहात नमस्कार एकदम मस्त आहे sir म्हणजे आज आपण पण अह शक्यतो असाच general talk वर बोलूयात आपण आज. अह म्हणजे कसले general talk म्हणजे रोजच आवश्यक आव आपल future च भविष्यच general talk का? हा हा मी पण तेच विचार करत होतो की future वर पण म्हणजे तुम्हाला काय वाटत की तुम्ही काय करणार आहे तुमच्या भविष्य मध्ये तुम्हाला तुम्हाला काय करायच आहे सांगा ना काही तरी तुमच्या बद्दल? past बद्दल च सांगतो मी तुम्ही स्पष्ट स्पष्ट सांगा तुमचा आवाज थोडा अडक म्हणजे हळू येतोय. हो आता येतोय आवाज clear? हो तुमचं आवाज आता स्पष्ट येतोय हो हो अह आणि मी BBA केल होत bachelors मध्ये, तर त्याच्या नंतर आता मी MBA ला ADMISSION घेतली इथ अह पुण्या मध्ये.

का म्हणजे आता आह मला म्हणजे MBA कारायचच नाही होत माझ मोठा भाऊ होता त्यांनी सांगितल होत की MBA वेगेरे कर शिक्षण कर पुढे म्हणजे तुला पुढे चांगल काही तरी करता येईल scope भेटेल. मग त्या साठी मला जबरदस्थी MBA ला टाकता घरून pressure मुळे. मग तुम्ही स्वता साठी stand तर घेतल असत ना की मला नाही करायच आहे मला इटभट्टी मध्ये जास्त मन आहे मला तेच करायच आहे. हो म्हणजे ते बोललो होतो म्हणजे आस नाही बोललो होतो माझ म्हणजे हे बघा CET ची exam जेव्हा झाली ना आपली पण त्याच्या मध्ये आतठवानं marks आले मला. म त्या मध्ये मी भावानी तर्क लावला की यांचा अभ्यास तर चांगला आहे हा BBA ला पण चांगल्या score ने pass झाला आहे वेगेरे, तर त्या मुळे त्यांनी म्हटल की तू शिक्षण शिक्षण कर पुढ नाहीतर मी शिक्षण सोडणार होतो, तरी पण काय अह युक्ति लढवली होती मी अशी युक्ति लढवली की अह MBA चे एप्लिकेशन येतात ना form की हा तुम्ही या college मध्ये fill करा आणि आह आणि मग नंतर मग पहिला form निघाला होता तेव्हा आमी फक्‍त top चा महाराष्ट्र मध्ये top चे ten college हो हो औकातीच्या बाहेर चे मी college फील केले होते कारण की मला MBA ला admission घ्यायची नव्हती मला माहीत होत number नाही लागणार. मग मी form fill केला तसा मग नंतर अह result आला

काय बोलला होता तुम्हाला की तुला लायकी तर ते म्हटल college मध्ये admission घेत आहे म्हणजे तुला घेणार

मग मी नंतर त्याला सांगून दिल म्हटल मला MBA ला admission नाही घ्यायची आहे आणि दूसरा form तिच्या हाताने भरला होता तिने. दुसऱ्या form मध्ये मग् अह मुंबईचे top ten plus पुण्याचे top ten colleges टाकले होते. तर पुण्या मध्ये top ten मध्ये आपलं हे येताच NNC आपल collegeIMIIT म्हणून तो आणि त्याच्या college पण check करून बाकीचे आणि भावाने college च नाव वेगेरे टाकल आणि number लागून गेला माझा आपना IMIT मध्ये. कस वाटतंय म्हणजे या college मध्ये admission घेऊन तुम्हाला कस वाटतंय?

खूप काही नवीन गोष्टी अनुभवायला भेटल्यात. life कशी जगायची ते शिकायला भेटल. खूप काही अजून काय खूप खूप खूप कस मन दुखत ते शिकलो, मन कस जोडत ते शिकलो. मनाला कस सांभाळून घ्यायच ते शिकलो. मित्राना कस समजून घ्यायच कस समजवायच ते शिकलो. आता काही काही मित्र होते माझे ते थोडे drink वेगेरे करत होते, त्यांना पण समजवल मी आह सांगितल तुम्ही म्हणजे आता अह मागच्या अह line मध्ये सांगितल की मन कस तुटल अह म्हणजे अह मला हे इच्छुक होतो मी की अं त्या बद्दल काही तरी ऐकू म्हणजे कस काय झाल होत तुमच की मन तुमच तुटल. अं म्हणजे आता MBA च सांगायच की आधी च सांगायच?

MBA च का चला तुम्‍हाला सांग्‍तो मी माझी story